या चित्रात काहीतरी फंक्शन आहे. लोक काही लोक उभे राहिले ले आहे.

त्याच्या बाजूला एक माणूस उभा आहे.

या चित्रात एक माणूस उभा आहे त्याने चश्मा घातलेला आहे त्याने जीन्स पॅंट घातलेली आहे. दोन हाथं आहेत त्यांनी घड्याळ घातलेली आहे.

या चित्रात बस स्टॅन्ड दिसत आहे. बाजूला काही लोक बस मध्ये जात आहे काही उतरत आहे. दोन बाइक दिसत आहे. काही माणसं बाजूला उभे आहेत.

या चित्रात आझु बाजूला पुस्तक आहेत आणि है माणूस उभा आहे त्याच्या हातात एक पुस्तक आहे आणि तो हसत उभा आहे.

या चित्रात खड्ड खंदलेल आहे आणि त्याच्यात अ लोखंडाचे --

काही याच्यात लसुन आहे दोन लोकं घेत आहेत काही लोकं बोलत आहे आणि काही उभे आहेत.

या चित्रात टेबल आहे त्याच्यावर फुलदांनी आहे बाजूला एक माणूस उभा आहे त्याने व्हाइट कलर चे--

आणि खाली एक दिवा दिवा चालू आहे आणि बाजूला लोक उभे आहेत आणि तश्याच प्रकारे चालू आहे.

हा एक माणूस आहे. तो मासे निवडत आहे.

बाजूला एक मुलगा आहे आजूबाजूला गर्दी आहे ती पूजा चालू आहे.